मी पण बरी आहे काय करती आहेस . मी ना बघ टीव्ही बघत बसले होते.

काही नाही ग आताच जेवले म्हण्टलं फोन करावा तुला. बारा झाले फोन केले बरेच दिवस झाले फोनचा नाही तुझा आणिवान. होणं निवांत असा टीमचा नाही मिळत आहे असा कॉल करायला.

हो ते ऍक्टचुअल्ली आहे ना दहा वर्षाचा आतमध्ये म्हणजे फक्त मुलींसाठी आहे वाटतं.

आणि ते इंटरेस्ट वगैरे ऍड करून आपल्याला अमाऊंट वगैरे चांगली मिळते म्हणजे मुलीच्या लग्नाच्या वयाच्या वेळेस.

म्हणजे अठरा वर्ष आग मी लग्नाच्या हिशोबानी नाही पण लग्नाच्या हिशोबानी नाही पण मी जेव्हा ते चौकशी केली ना तेव्हा ते अठरा वर्षाची जेव्हा मुलगी होईल ना. मग तेव्हा आपण अर्धे पैसे शिक्षणासाठी पण काढू शकतो त्याच्यामधून .

हो म्हंटलं लग्नच जाऊ दे पण शिक्षणासाठी मिळतात तेथेच खूप महत्त्वाचे आहे. पण आजकाल मुलींना शिकवू नको घरी येतोय त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्या की काय टेन्शन नाही.

पण असं वाटतं त्यांना तरी शिक्षण मिळावं.

आणि आज काल खूप म्हणजे शिक्षणाला खूप महत्त्व आहे.

मुली जर शिकल्या तरच मुलींच्या लाईफ मध्ये त्यांचा पुढं लाईफ चांगला जाता. हो शिकल्या ता त्या करू शकतात व त्यांच्या पायावर उभा राहू शकतात पुढे त्यांना जीवनामध्ये कोणत्या अडचणी नाही येऊ शकत नाही अडचणी जरी आल्या तर त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या

हो. आणि कसा मुलगी शिकली प्रगती झाली आपण हे ब्रिज वाक्य लहानपण पास्न ऐकत आलोय.

पुढच्या उभा राहू शकते ना मुलगी पण. हो शिक्षणाच्या याचयनी सगळ्या गोष्टीला ती परिस्थितीवरती तोंड देऊ शकते सगळ्या परिस्थितीला. पूर्वी म्हणजे नव्हता ग पूर्वी म्हणजे असं मुलींना असं शिक्षण जास्त शिकू देत नव्हते.

आणि अजून पण ती परंपरा काही काही खेडेगाव मध्ये अजून पण तसंच आहे माहिती का ? पण कसा आहे शिक्षण घेतलेली स्त्री पुढच्या पिढीला ते शिक्षणाचे संस्कार देऊन यशाचे नावे शिखरावर चढण्यात नक्कीच मदत करू शकते . आज कालच्या पिढीला शिक्षण हेच इम्पॉर्टंट झाले पण आणि मुली स्वतःहून म्हणजे पुढाकार घेतात ते प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठी हे गोष्ट खूप चांगली.

आणि पहिलं कसं होतं आप म्हणजे आपल्या आधी पण नाही का आपल्या आधीच्या काळामध्ये मुलींना घरातच बसून ठेवायचे. थोडे शिकले काय करणारे म्हणे तू शिकून पुढे शेवटी लग्न झाल्यावर घरातलंच काम करायचे. असे विचार होते पहिले पण आता भरपूर शिक्षणाला शिक्षणामुळे एवढे सगळ्यांचे लोकांचे विचार सारणी पण बदलली आहे. आणि सगळ्या गोष्टींमध्ये मुलीच आता सध्या पुढे आहेत. आणि पूर्वीचा काळी कसा होता स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल संभाळण्या साठी असे. पण आता समाजात कसा झालाय सावित्रीबाई फुले यांनी शिक्षा मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे.

आणि आता असा क्षेत्र हि नाही जिथे स्त्री ने आपला ठसा उमटवत नाही प्रत्येक क्षेत्र मध्ये स्त्री पुढे आहेत.

कुठल्या पण पदावर बघ तू पहिल्यांदा स्त्रीचा दिसती कुठल्या हि क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र मध्ये तर आ आता दहावीचा जरी रिझल्ट लागला ना त पहिला नंबर शक्यतो मुलींचाच असतो मुलं मागेच आहे मुलींच्या. हो आता साध्यच्या काळामध्ये मुलीचा सगळ्या पोस्ट मध्ये पुढे आहे आणि शिक्षणामुळे मुळे आजकाल काय नाही करू शकत. आता रेल्वेच्या पण रेल्वेचे म्हणजे मेन चालक पहिले पुरुष असायचे पण ता स्त्री आपण पहिले पुरुष असायचे पण आता स्त्री आपण पुढाकार आहे त्याच्यामध्ये पण. यास टी ड्राइवर लेडीज आहे परत हे कॅन्डक्टर सुद्धा म्हणजे लेडीज भरपूर ठिकाणी आहेत. यास टी ड्राइवर लेडीज आहे परत हे कॅन्डक्टर सुद्धा म्हणजे लेडीज भरपूर ठिकाणी आहेत. हो , हो. आणि कसा आहे प्रत्येक ठिकाणी मुलींना कसा प्राध्यान्य दिला जाता.

आणि भरपूर ठिकाणी सवलती पण आहेत महिलांसाठी.

हो अत्याचार अन्याय जरी झाले तरी यांच्या विरोधात लढण्याची पण त्यांच्यामध्ये ताकत त्यांना शिकवायला म्हणजे शिकतात नाही का मुली . हो ना आणि शिक्षण म्हणजे काय फक्त अभ्यासात नाही ग खेळाच्या माध्यमातून पण भरपूर काही शिकता येत. ते पण आहेच बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट शिकायची म्हणजे शिक्षण चा झालंय एक प्रकारचा.

एज्युकेशन लेवल मध्ये चा जाते प्रत्येक गोष्ट.

आणि मुली जेवढ्या मन लावून शिकतात तेवढ्या मुलांचे प्रमाण कमीच आहे बघतील तासा तर.

मुलींना शिक्षण आणि खरच मी तर म्हणते ना प्रत्येक आई-वडिलांनी मुलींना शिक्षण. द्यायलाच पाहजे कारण कि त्या त्यांच्या पायावर जर उभ्या राहिल्याने तर आयुष्यामध्ये त्यांना कुठलाच अडचणी येऊ शकत नाही हो आणि आल्या जरी चुकून अडचणी तरी त्यांना ते तोंड शिक्षणाच्या जोरावरती कारण शिक्षण घेता घेता त्यांना इतके अनुभव आलेले असतात जीवनामध्ये कि ते त्याचा वापर प्रत्येक आपल्या जीवनामध्ये कुठे ना कुठे करता येतो त्यांना.

त्याच्यावरतीच भरपूर अभ्यास असतो. आणि पूर्वीच्या काळात कसं होतं मुलींच्या शिक्षणाची कधीच आवश्यकता वाटली नव्हती परंतु कालांतराने मुलींची शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजलं. आधुनिक काळातील मुलींना जागृत करणे हे महत्त्वाचं मानलं जातं. महिलांना आता सर्वच क्षेत्रात पुरुषांची स्पर्धा करत आहे. हो खांद्याला खांदा लावून चा चालतंय ते.

तरी पण काही लोक शिक्षण विरोधी त्यांना असं वाटतं मुलीचे क्षेत्र घर आणि चूल आणि मूल. हो तेवढेच बघायला पाहिजे. अशी काही काही लोकांची विचारसरणी तशीच आहेत अजून पण. हो मुलींच्या शिक्षणावर पैसे खर्च करणे हे त्यांना असं वाटतं की म्हणजे व्यर्थ आहे म्हणजे हि मुलगी शिकली तर विचार संस्कृतीमध्ये विद्रोह आणू शकतात म्हणून चुकीचं मानतात ते.

खरंतर हे सोडून द्यायला पाहिजे वाईट चालीरीती उलट मुलींच्या शिक्षणाला त्यांनी गती द्यायला पाहिजे कि शिका बाबा. अगं अशा लोकांच्या विचारान पण हे ना म्हणजे म्हणजे जागिकदृष्ट्या बघतील तर काही काही लोकांची विचार अशे बघून आहे ना म्हणजे लोकांनी सिरीयल पण अश्या ठेवल्या टीव्ही वरती की त्याच्यामधून त्या माध्यमातून पण त्या जगाला दाखवत आहे. खरंच मुलींचे शिक्षण खूप महत्त्वाचा आहे. आता ती एक सिरीयल होती बघ, आणि मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालक उत्सुकता म्हणजे त्यांच्यात उत्सुकता जागृत दिसत नाही अजून पण खेडेगावात लोकांना.

त्यांना शिक्षणाचे महत्त्व नास्ता त्यामुळे त्यांना म्हणजे पटवून देणे पटवलं तरी ते मानायला तयार नसतात.

हो ना. आणि उलट आता खेडेगावातल्या मुली आहेत ना त्या शिक्षणात

हो त्यांना पण अशी इच्छा असते. पण काही करून दाखवायचा आपल्या आई-वडिलांचे नाव कुठेतरी पुढे न्यायचं. आणि बहुतेक बग शेतकऱ्यांच्या मुली पण खूप पुढाकार घेत आहेत आजकाल. आणि अभ्यासासाठी. त्यांना खूप म्हणजे गरीब लोक पण त्यांना शिक्षणासाठी खूप म्हणजे पैशांची कमतरता असती तरी पण ते काही ना काही खटपट करून आपल्या मुलांना शिक्षण देतात असतात. की आपल्याला जे दिवस काढले ताशे त्याना नको पुढे जाऊन. त्याना तरी शिक्षण भेटावं. आणि मुलींना शिक्षणासाठी गावाकडून शहरात जाण्यासाठी पण खूप पेरेंट्स तयार नसतात. म्हणजे पन्नास टक्के मुली तर गावात शाळा नाही म्हणू शकत नाही.

आता बहुतेक गावांमध्ये पण प्रगती झाली आहे ठिकठिकाणी शाळा, कॉलेज बांधले आहेत बांधलेले आहेत. आणि शिक्षक पण भरपूर ठिकाणी चांगले आलेले आहेत नेमक केलेले आहे. आणि शाळेत गेले तर मुलींवर संस्कार पण चांगले होतात ग शाळा मध्ये जरा चांगल्या यांचावर ध्यान दिला जाते पोरांना समाजामध्ये कसा वावरायचं याचे धडे दिले जातात. प्रत्येक गोष्ट शिकवली जाते शिक्षण म्हणजे शाळे मध्ये गेला तर त्याना शिक्षण मुळे स्त्री ला आर्थिक स्वतंत्र मिळत. इतर आणि स्वतंत्र शी निघाडीत असत.

हो तो विषय म्हणजे आता आजकालच्या जगामध्ये सध्या तेच चाललंय शिक्षणाला जास्त महत्त्व आहे आणि माझ्या पण मुलीला चांगलं शिक्षण द्यावं एवढीच इच्छा आहे माझी त्यामुळे मी बघते आहे कोणते कोणते सवलत्या आहेत कोणत्या नाही. आता भारतामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची प्रगती नेत्र दीपिकाशी आहे आणि भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्ष आपली धोरण सांभाळलं आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला. घरातून राजकीय वारसा लाभलेली श्रीमती इंदिरा गांधी त्यांनी पण देशाला खूप हे दिल. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, लता मंगेशकर त्यांनी म्हणजे गाणी म्हणून म्हणजे गाणी म्हणून जरी म्हटलं तरी त्यांनी लोकांना चांगला संदेश दिला ना त्याच्यातून.किरण बेदी म्हणजे असे नाव घेण्यासारखे आहेत स्त्रियाच आहेत ना त्या मुलीच होत्या ना त्या

परत क्रीडा क्षेत्रामध्ये पी टी उषा, कविता राऊत, मल्लेश्वरी, साईना मेनन, सानिया मिर्झा, मिताली राज इत्यादी सर्व महिला म्हणजे देशासाठीच खेळल्या ना त्या क्रीडा क्षेत्रावर. आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळती आहे म्हणजे.

आणि कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या हेतूने काही उद्देशाने त्यांनी जी नियमावली तयार केली होती आज थोड्या प्रमाणात. याच्यामध्ये काय म्हणतात तर

मग कधी येताय घरी तू?

हो हो नक्की, नक्कीच . चालेल आणि बाकी काय म्हणते काय चालू.. काय नाही तेच म्हटलं खूप दिवस झाले फोन नाही केला फोन करावा. पोरं गेली का शाळेत. हो धाउ ला ट्युशनला सोडले आणि बसले होते बस. हो का. समोरची एक्झाम चालू आहे ना? हो दोघांची पण चालू आहे.

आता दोन पेपर राहिलेत अजून.

टाकेल पेपर झाल्यावर चक्कर तुझ्याकड. म्हणजे शुक्रवारी संपतील ना?

मग काय शनिवार रविवार सुट्टीचा असेल.

मग कधी सोमवारी येणार का तू? बघू शनिवार रविवार किंवा सोमवारी येईल बघू. चालेल बघ मग टाईम काढ आणि ये मग एक दिवस.

हो जाऊयात ना.

नाही कामा झाली आहे तिला मधुरा कॉलेज ला ऍडमिशन घेतली मुधरा नि.

हो आता तिचा सोयी नुसार जावा लागेल आपल्याला. बघू ना मग टाइम काढून जाऊ ना आपण. ती पण चांगला शिक्षण करती आहे बाई.